चर्च भोवती खूप सारी गर्दीही दिसत आहे आजूबाजूला दोन झाडे सुद्धा आहेत.

त्यामध्ये मला तिथे वरती खिडक्याही दिसत आहे निसर्ग रम्य अस हे स्थळ दिसत आहे.

इथे मला एक गार्डन दिसत आहे गार्डन मध्ये दोन लोक बसलेली आहेत.

इथे मला एक लोकांना फिरण्यासाठी ट्रॅक ही दिसत आहे.

त्याच बरोबर खाली माती विटा आणि छोटी झाडे ही दिसत आहेत.

बिल्डिंगच्या खाली एक खूप मोठ पत्र्याच शेड असून खाली खूप छोटी छोटी दुकान आहे.

जसे की मी आता बघू शकते मला इथे मंदिर दिसत आहे.

जसे की आता इथे बघू शकते की मला इथे एक गुफा दिसत आहे.

त्याच बरोबर पिवळ्या कलरची पाने ही दिसत आहे.

दुसऱ्या गाडीवर एक व्यक्ति बसलेला आहे आणि तिथे कच्चा रस्ता दिसत आहे.

खाली व्हाइट कलर चे मला पिलर्स ही दिसत आहेत.

खाली फुलांच्या पाकळ्या ही पडलेल्या दिसत आहे सीमेंटचे ब्लॉकेजही दिसत आहे.

जसे की मी इथे पाहू शकते मला इथे एक उंच इमारत दिसत आहे.

मूल ही तिथे खाली फिरताना दिसत आहे लॉन ही दिसत आहे.

कसला तरी बोर्ड ही लावलेला आहे.

त्याच्यावर कमांडो नावही असं मेन्शन केलेल आहे.

जसे की मी इथे बघू शकते हे मला खाली डॅम दिसत आहे.

इकडून तिकडे जाण्यासाठी मला इथे पूल ही दिसत आहे.

मला खाली सिमेंटचे ब्लॉक ही दिसत आहे.

एक व्यक्ती हा स्वतःचा फोटो कॅमेऱ्या मध्ये काढत आहे.

बॉल दिसत आहे निळ्या रंगाची मला भिंत दिसत आहे पिवळ्या कलर ची शिडी दिसत आहे.

जसे की मी बघू शकते मला वरती तिरंगा लहरताना दिसत आहे.

खूप साऱ्या खिडक्याही बंद दिसत आहे एक दरवाजा की जो उघडा दिसत आहे.

त्याच बरोबर ऑरेंज कलर ची मला खिडकी दिसत आहे.

जसे की मी इथे बघू शकते मला इथे एक हॉस्पिटल दिसत आहे.

जसे की मी इथे बघू शकते एक व्यक्ति स्वतःच सेल्फी काढत आहे.

जसे की मी इथे बघू शकते मला इथे हिरवे असे मैदान दिसत आहे.

वरती मला पत्रे ही दिसत आहे त्या व्यक्तीने टोपी घातलेली आहे.

मागे मला लोखंडाचे खूप सारे गजही दिसत आहे खाली मला दोन तीन गोण्या हि दिसत आहे.

जसे की मी इथे बघू शकते अक्षर धारा नावाचे दुकान दिसत आहे.

साहित्य ठेवलेली आहे. स्टीलची साहित्य मला इथे दिसत आहे.

जसे की मी इथे पाहू शकते मला इथे एक पुतळा दिसत आहे.

खूप साऱ्या प्रकारचे इथे मला खांब ही दिसत आहे.

जस मी इथ पाहू शकते मला इथ एक गार्डन दिसत आहे.

जसे की मी पाहू शकते मला दोन व्यक्ति त्यांच काम करताना दिसत आहेत.

जसे की मी इथे बघू शकते मला इथे एक शेती दिसत आहे.

तिथे मला एक नारळाच झाड ही तिथे दिसत आहे.

जसे की पाहू शकते मला इथे एक ओपन पोर्च दिसत आहे.

जिथे पनीर आणि चिकन यांचे तंदूर ही लावलेले दिसत आहे.

त्या स्टॅच्यु ला फुलांची माळ घातलेली आहे आजूबाजूला विविध रंगाची--

जसे की मी इथे बघू शकते मला इथे एका इमारतीची बाजू दिसत आहे.

गूलाबी कलर ची भिंत दिसत आहे.

कुठल्या तरी मला मध्ये इमारत असून ते ऑफिस असल्याच जाणीव होत आहे.

खूप साऱ्या प्रकारचे खाद्य पद्धार्थ लावलेले आहेत.

एका च्या हातात तिरंगा दिसत आहे.